इथं एक माणूस चढता दिसत आहे.

सारे वस्तू दिसत आहेत इथं त्यांचे प्राईस पण लिहिलेले आहेत.

हे दोघांच चित्र दाखवलेल आहे इथ आम्हाला चार पाच गाय दिसत आहे.

च्या जवळ इथं खूप चांगली स्लाइडिंगने सजवलेलं आहे.

इथं खूप मोठा एक हॉल दिसत आहे.

या चित्रामध्ये आम्हाला इथं अह एक गेट दिसत आहे.

तू अं आणि इथं तीन छत्री लावलेली आहेत.

इथे आम्हाला काही लोकं फिरायला आलेले दिसतं आहेत.

या चित्रांमध्ये आम्हाला इथं खूप चांगलं एक--

गेटच्या बाजूला इथं एक अह मोठा बॅनर लावलेला आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं पूर्ण रात्रीचा चित्र दिसत आहे.

इथ एक रोड दिसत आहे रोड वरती आम्हाला अ काही लोकं पैदल चालता दिसत आहेत.

बाजूला आम्हाला इथं खूप सारे झाडे दिसत आहेत.

इथे लाल रंगाने पेंटिंग केलेली आहे मागे झाडे आहे.

बाजूला आम्हाला एक अह पहाड दिसत आहेत वरती निळ आका--

इथं आम्हाला खूप सारे लोकं आलेले दिसतात इथं कॅमेरा मॅन पण उभे आहेत.